जनरल स्टोर खूप मोटा जनरल स्टोर आहे.

ते गेट च्यामधा तून रस्ता आहे. चार बाजू दोन बाजूला जाण्यासाठी.

त्याच्या अवतीभवती म काड्या आहे तो चिकला मधे फसुन आहे.

हे त्याच्या औती भौती हूप सारे झाडे आहेत आणि गेट च्या बहेर छोटे छोटे झाड आहेत.

मोठी मूर्ति दगडावर कोरली आहे आणि त्याच्या अवती भोवती खूप सारे छोटे-छोटे कोरीव काम केलेले आहे. अ त्याचा मागचे भिंत गुलाबी कलर ची आहे.